आता मी तीसरीला admission दिलेले मुलं हे माझ्याकडे ह्या वर्षी अं बिहारचे मुलं आहे समजा.

हो direct त्याना तीसरीत admission दिलं कारण की ते त्या वयाचे होते. मग त्यांना शिकवता कसं? म्हणजे त्यांच कसंं होतं शिक्षण पुढे? अं त्यांच कसं आहे त्यांच basic पासुन घ्यायच समजा पहिली पासून. फ कुठे तरी तो मुलगा जर पहिलीला बसला असता. तर तेच त्याला त्याचा base पक्का झाला असता आता तो आठवी पर्यंत खुप तयार होणार आहे का? शेवटी मग तो कुठे तरी थोडासा. कमी पडेल मग त्याचा तो interest कमी होईल शिक्षणाचा आणि तो सोडून देईल.

आणि मग तो सोडून देईल कस होतं माहिती का?

तर मग आता दक्ष ला आता तर त्याला चौथीतच ठेवा. पण आता आपल्याला नियमानुसार ठेवता नाही आलं आपण त्याचा बळच दाखला दिला त्याला पाचवित घातला पाचवितून तो सहावीत गेला. मग हे आमच पहिलीला admission झालेलं मुलं direct तिसरीत ह्या वर्षी शाळेत आले.

परिक्षा आहे परिक्षा जी योग्य नाही म्हणजे परिक्षा परिक्षाची आपली पद्धती आहे. किंवा ते मुल्य मापनाच साधन आहे ते काही योग्य नसल्याच होत आहेत. मुळात मुलाला घडविण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. पण परिक्षा ही झालीच पाहिजे शेवटची.

ती मात्र म्हणजेच त्याच्यातून मुलांना वर्षभर काय अवघत झाले? हे पाहण्यासाठी मुल्यमापणासाठी परिक्षा ही आहे आवश्यकच आहे. पण मग ते उत्कृष्ट नाहिये. परिक्षा हे मुल्यां मुल्यमापनाचं उत्कृष्ट साधन नाहीए base तो नाहीए. नाहीए तो base नाहीए. पण त्याच्याशीवाय हे पण नाही होऊ शकत. झाली पण पाहिजे ती. त्याच्याशिवाय त्या मुलाला मुलाला मुळात लिखाणाची सवय नाही लागणार. किंवा मग त्यानी विचार करण्याची क्षमता जी म्हणतो विचार करुण लिहितो paper कसा लिहितो आठवून आणि विचार करुण लिहितो. म्हणजे मग ती स्मरणशक्ती तीजी आवश्यक गोष्ट पण आहे ती एक. म्हणजे विचार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी वाढवण्यासाठी परिक्षा पद्धती पाहिजे कारण की आपण अं काय वाचलय हे विचार कधी करतो? आपल्याला लिहायच आहे म्हणून आपण विचार करतोना.

हो हो ठिक आहे चालेल मग. okay

हो आवडते तुला मलाही खूप आवडते तू गेलेली आहे का फिरायला कुठं? हो एवढ्यामध्ये कुठं अच्छा कुठं फिरली होती तू? मी पैठणला गेले होते तिथं ते धरण खूप भारी आहे. अच्छा मी पाहिलेले होते. हा मी पण गेले होते बघ पैठणला फिरायला तिथं ते एकनाथ महाराज्यांची समाधी पण आहे ना तू पण गेली होती का समाधी ते मंदिर छान आहे दर्शन घेतलं बघितलं ना तू

हा तास बघायला गेलं तर संभाजीनगर आपला जिल्हाच पर्यटनाच्या दृष्टीनं छान आहे तू संभाजीनगर ला पण गेली अशीलच ना हो तिथे पण गेले होते मी अच्छा

हा आणि एक तिथं बिबिका मकबरा आहे तुला माहितेय का तिथं काय काय आहे फिरण्यासारखं

हा का बीबी का मकबरा हम्म दौलताबादचा किल्ला पण खूप छान आहे हा वीर माणगावला किल्ला जवळ जवळच आहे ते तूच घेतलास का

हो. वेरूळ अजिंठ्या दोन्हीपण लेण्या बघितल्यात मी खूप छान आहेत. बौद्धांची हे पण आहेत ना तिथं. मुर्त्या कोरलेल्या आहेत. महादेवाचं मंदिर पण छान आहे. छान आहे. त्याच कोरीव काम केलेलं पण खूप छान आहे. हा ते पूर्वजांच्या काळापासूनच बनलेलं आहे ना त्यापासून हो त्यांनी ते तर एकाच दगडामध्ये बनवलेलं आहे ते तर खूपच attractive वाटतंय आणि आपल्याच देशातले नाहीतर परदेशातले नको तिथं येतात ना पर्यटनासाठी हो आणि खरं तर पर्यटन व्यवसाय पण खूप चांगला आहे बघ णं आता पर्यटनामुळं लोकांना बघायला पण भेटत आणि बाकीच्या भरपूर लोक आहेत जस कि hotel आले असतील restaurant वाले असतील त्यांना पण ना काहीतरी उत्पन्नाचं साधन मिळून जात. परत जे वाहन असतील लोक रेल्वे बस त्यांना पण उत्पन्न भेटून जातं. पर्यटन बघायला गेलं तर एक व्यवसायच बनला आहे. हो की नाही. हो. तू पुण्याला गेलेली आहे का कधी?

अच्छा तू पण गेलेली आहे का पुण्याला हो. मी पण गेले होते. तू कुठे गेली होतीस? पुण्याला का आम्ही ते सारस बाग बघितला होता परत ते शिवनेरी ते शिवनेरी किल्ला पण बघितला लाल महाल बघितला. तू बघितलेलं का लाल महाल शिवनेरी किल्ला हो मी पण पाहिलेलं आहे. आमची trip जायची शाळेमध्ये बघ तेव्हा दोन तीन दिवसाची तेव्हा आम्ही जायचो बघ पर्यटनासाठी तिकडे तुमच्या पण शाळेत जायचे का असे हो आमची पण गेली होती. तू माथेरान पाहिलेलं आहे का? अह माथेरान वगैरे हे महाबळेश्वर बघितलेलं आहे. हो थंड हवेच ठिकाण आहे ना आता उन्हाळ्यात जायची मज्जाच वेगळी आहे बघ तिथं महाबळेश्वर ला हो हो हा तिथले ते शेकरू खार आहेत ना ते तर महाराष्ट्राचा राज्यप्राणी ते बघितले मी तिथे शेकरू खार आणि त्यांना पाच नद्यांचा संगम होतो तुला माहिती आहे का त्या पाच नद्या कोणत्या आहेत

नाही माहित का तरी मला माहित आहेत बघ. कृष्णा वेण्णा सावित्री अं ग अह गायत्री अशा पाच नद्या आहेत बघ. त्या कृष्णा वेण्णा कोयना सावित्री आणि गायत्री अशा पाच नद्यांचा संगम होतो. आणि आणि तिथे गोमूख आहे ना गाईच्या मुखामधून पाचही नद्यांचं पाणी पंडत. खूप छान वाटतं. आणि एकदम हिरवा हे बघ तिकडे बघायला तुला तू गेली होती का महाबळेश्वरला तू मुंबईला गेलेले आहे का कधी नाही plan आहे मुंबई ला जायचा पण सध्या तर कधी गेलेली नाहीये तू गेलेले आहे का? हो मी गेलेली आहे खूप छान आहे तिथं पाहण्यासारखं

नेहरू तारांगण आणि ते खूप पाहण्यासारखा आहे तिथं आमचं

हा मी नेहरू तारांगण एक प्रकारचं ग्रहांची माहिती देतात. हो आणि एखादी तू beach side ला पण गे गेली असशील ना तिथे समुद्राच्या side ला अरबी समुद्राच्या side ला गेली होतीस

मलाही जायचं मुंबई चा plan आहे तुझा काय plan आहे next ninth म्हणजे किंवा या summer vacation मध्ये जाते तू फिरायला काय plan आहे का तुझा माझा आणखी तर नाही केला केल्यावरती सांगन तुला

हा काही नाही जास्त charge वगैरे काही लागत नाही कमी charge लागतोय जाऊया आपण मग तेवढच फिरायला मला तर फिरायला खूप आवडतं तुलाही आवडतं ना फिरायला तर जाऊ कि आपण फिरायला

next plan कुठ जायचंय आता तर सध्या तरी plan शिर्डी आहे आणि त्याच्या sidela ला नाशिक आहे नाशिक, त्रंबकेश्वर, ब्रह्मगिरी आणि तिथं खूप सारे हे पण आहेत ना डोंगर सह्याद्री side आहे ना ती सह्याद्री डों अह सह्याद्री वर खूप सारे डोंगर आहेत. गड किल्ले आहे. मला गड-किल्ले फिरायला खूप आवडतात. तू कधी तुझ्या आयुष्यामध्ये एखाद्या गड किल्ल्यावर ती गेलेली आहे का? किल्ल्यावरती गेलेली आहे शिवनेरी वरती

बघितलेला आहे मी तिथे पण त्यांच्या शिवनेरीवरती पण त्यांचे खूप भारी आहे. तिथे त्यांचा जन्म झालेला आहे. हा मी पण शिवनेरी किल्ला बघितलेला आहे. त्यांची कशी राण्यांचे महल ती मस्त आहे का रायगडला पण छान आहे बघ असे प्रत्येक राणीला विशिष्ट प्रकारांमध्ये महल बांधून दिलेला आहे. प्रत्येक राणीचा महल वेगळा आहे आणि त्याच्या अह

अह सिंधुदुर्गचा नाय बघितलेला पण मी अह त्या समुद्र समुद्र मध्ये असणारा तो जंजिरा किल्ला आहे ना

सर्व बाजूंनी खारे पाणी समुद्र मधलं तरी पण त्याच्यामध्ये एक गोड पाण्याची विहीर आहे ते त्याचं वैशिष्ट्य आहे हो आणि तुला माहिती आहे का गणपती ला गेलेली आहे का कधी

पुण्याच्या गणपतीला ते दगडूशेठ हलवाई हा दगडूशेठ हलवाई गणपती बघितला मी दोन वेळेस गेले तिथं. अह कसं वाटतय तीथालचं तुला अरे किती भारी गणपती आहे तो किती प्रसन्न वाटतं बघ तिथं गेल्याच्या नंतर बघितलं की बघितलं किच प्रसन्न मन होऊन जातं.

आणि तो जंजिरा किल्ला आहे ना तो खूप आवडतो बघ जात असताना असं आपल्याला मधातून या रस्त्यानं बोटीने आणि तो किल्ला माहिती आहे का अक्षरशा शिवाजी महाराजांची शिवाजी महाराज बद्दल सिद्धी जोहरच्या ताब्यामध्ये तो किल्ला होता. अक्षरशा शिवाजी महाराजांना पण तो किल्ला जिंकता आला नाही आणि त्यांचे पुत्र आहेत ना छत्रपती संभाजी महाराज त्यांना देखील तो किल्ला शेवटपर्यंत जिंकता आलेला नाहीये इतक इतका विशिष्ट प्रकारांमध्ये तो किल्ला बांधलेला आहे. जंजिराचा. तू गेलेली आहे का तिथे? जंजिर्‍याला नाही गेलेली मी आणखी जाणार आहे मग काय नाही खूप मस्त आहे. जाऊन ये खरच खूप भारी आहे. तसं बघायला गेलं ना. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण सर्वच बघाय सारख खूपच.

हम्म आणि महाराष्ट्रमध्ये परत दुसरे पण state आहेत ना. तिथे पण जम्मू-काश्मीर वगैरे तिथ पण केदारनाथ, बद्रीनाथ, चारधाम.

मला पण खूप जावस वाटतय तिथे हा. खूपभारी आहे बघ बरं तिथं केदारनाथला बद्रीनाथ ते जे आहेत ना परत चालू जातात ना आपले चारधाम यात्रा मध्ये आणि तुला माहिती आहे का चार धाम यात्राची जे आहे ना त्याच्यासाठी भारत सरकारने एक विशिष्ट समिती पण बसवलेली आहे बघ त्याच्या वरती चर्चा करण्यासाठी हे सगळं हे त्याची सोयीसुविधा करण्यासाठी चारधामला जाणाऱ्या लोकांसाठी कारण बघ ना पर्यटन एक व्यवसाय झाला आहे ना ग अह

तर तुला काय वाटतं तुला पर्यटन करून काय म्हणजे असं चांगलं वाटतं. का काय वाटतं. फिरायला का जाऊ वाटतं तुला पर्यटन केल्याच्या नंतर मला खूप छान वाटतं कारण फिरायला ही भेट आपल्याला आणि माहिती भेटते त्याच्यामध्ये कोणते ठिकाण कसे आहे. हो बरोबर आहे.

आपल्याला खूप काही शिकायला मिळत. ते पण खूप काही शिकायला भेटत आणि main म्हणजे आपलं जे दररोज च काम आहे ते काम सोडून काही तरी आपल्या कामांपासून दूर जाऊन काय तरी दुसरीकडे मन लावण्याचा तान आहे ना तो खूप जास्त

तुला काय वाटते फक्त बाहेर फिरायला जायला पाहिजे काय आपल्या गावाला आपल्या गावाकडची शेत आहे ते पण खूप छान आहे मला तर वाटतं की आपलं कृषी पर्यटन सुविधा विकसित व्हायला पाहिजे ते जेणेकरून शेतकऱ्यांना पण काहीतरी उत्पन्न भेटल आणि आणि शेतामध्ये पण आपल्या खूप छान वाटतं कारण सगळीकडे असा वेगळच असत ना हा प्रसन्न वातावरण असतं सगळीकडे हिरव असत ना त्याच्यामुळे शेतामध्ये पण खूप भारी वाटतं.

शेतामध्ये खूप सारे असे शेती आहे त्याच्यामध्ये बघण्यासारखा आहे आणि शिकण्यासारखं पण आहे केलेली आहे अच्छा आधुनिक पद्धतीने शेती करता का तुमच्याकडे सगळे

मी पण येणार आहे बघ तुमच्या गावाला तुमच्या गावाला कधी तुमच्याकडे कारल्याची शेती बघण्यासाठी हो. ये मग आमच्या गावाकडची शेती खूप छान आहे. हो मग आपण भेटू मग तुझ्या गावातल्या शेती वगैरे बघू आणि सोबतच फिरायला पण जाऊ. हो चालतंय. okay पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे ज्यांना मुंबई आठ नोव्हेंबर अठराशे एकोणवीस मृत्यूचे बारा जून दोन हजार हे लोक प्रिय मराठी लेखक नट दिग्दर्शक आणि दिग्दर्शक होते. त्यांचा महाराष्ट्रात ते प्रेमाने पु ल म्हणून ओळखले जात हे पु ल देशपांडे यांचे आजोबा होते आणि गुळाचा गणपती या गेल्या चित्रपटात त्यांच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु ल देशपांडे होते असे विचारण्यापेक्षा काय आणि कोण होते हे विचारणे शिक्षक, लेखक, नट, गायक, नाटककार, विनोदकार संगीत दिग्दर्शक मस्त होते त्यांनी एकपात्री नाटक, चित्रपट दूर चित्रवाणी अशा सर्व देश क्षेत्रात काम केले. पु ल देशपांडे यांचे जीवन अगदीच वेगळे होते, त्यांना चित्रकला क्षेत्रात फार रस होता. देशपांडे यांचा जन्म मुंबईतील झालाय. त्यांचे बालपण जोगेश्वरी येथील शालेय शिक्षण घेतले नंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात महाविद्यालयातील शाळा झाली. एकोणविसशे चाळीस च्या दशकात शाहिस्ता इथे करण्यापूर्वी त्यांनी शाळेमध्ये काम केले. एकोणविसशे शेचाळ विवाहबद्ध झाले. मराठी साहित्य पु ल चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्यरत झाले. ते उत्तम वादक होते, तसेच संगीत दिग्दर्शनही केले. बारा जून इसविसन दोन हजार रोजी वयाच्या एक्क्यांशिव्या वर्षी पुण्यात त्यांचे निधन झाले त्यांना व देशपांडे यांच्या वरील त्या अडवानी कंपनीत दीडशे रुपये पगारावर जेवण खाण्याचा भत्ता मिळेल कोल्हापुरलाच त्या दिवशी त्यांनी पु ल देशपांडे यांनी सांगितली. देशपांडे लहान पनापासून धष्टपुष्ट होते वयाच्या दुसऱ्या वर्षी ते दुसऱ्या वर्षी ते पाच वर्षाच्या मुलेव्ध्ये ते दिसतं होते. ते हुशार होते आणि सतत काही ना काही करत असत. त्यांना लोक सुद्धा पण ते त्यांना जमले नाही. पु ल नी पाठ केलेले दहा पंधरा ओळींचे पहिले भाषण सात वर्ष अशी भाषण केल्यानंतर वयाच्या बाराव्या देशपांडे स्वतःचे भाषण स्वतःच लिहायला आणि संवाद लिहून घ्यायचे. देशपांडे यांना मिळाले. होत असत. पु ल नी त्यांना पेटी वाजवून दाखवली बालगंधर्वांनी शाबासकी दिल्यावर भावी कला जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. आईला वाटे. देशपांडे आई वडील सोलापूरचे आणि दिलेली विविधता असे. यातुनच पु ल गाण्याचे शौकीन झाले व वडिलांच्या मृत्यू नंतर देशपांडे करू लागले ते शाळेत असल्यापासून कोलेजात असतांना त्यांनी राजा बडी यांच्या माहीर या कवितेला चाल लावली. आज ते गाणं मराठी भावसंगीतातील अनमोल ठेवा समजला जातो. इंद्रायणीचा

विभागात काही काळ नौकरी करून शिक्षक होते फर्गुसन कोलेज मध्ये सुरुवात झाली, त्या नंतर एकोणविसशे सदोतीस पासून पु ल देशपांडे छोट्या मोठ्या पु ल देशपांडे यांनी

दोन हजार चौदा मध्ये प्रदर्शित झालेल्या पुस्तक प्रसिद्ध आहे. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये असतांना देशपांडे यांनी चिंतामण सरांच्या करायला सुरुवात केली. एकोणविसशे अठ्ठेचाळ साली पु ल देशपांडे यांनी हे नाटक चित्रपट सृष्टीत पदार्पण केल्यानंतर पु ल देशपांडे यांनी पुढे एकोणविसशे सत्तेचाळीस ते एकोणविसशे चौपन्न त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केले. वंदे मातरम, या चित्रपटांसाठी त्यांनी कामगिरी केली. एकोणविसशे सत्तेचाळ सालचा प्रमुख भूमिका गायक व नट होते कार्यक्रमात एकोणविसशे पंचावन मध्ये पु ल देशपांडे भाषणे दिली आकाशवाणी या कार्यक्रमातून

एकोणविसशे एकोणसाठ मध्ये पु ल देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम होता. दूर दर्शनाच्या पहिल्या

या संस्थेत पु ल नी ठेवले होते जमा केला भारतातील अनेक जणाने त्यांच्या पु ल देशपांडे यांनी पु ल भाषाप्रेमी होते. त्या बंजारी पु ल देशपांडे यांचा

शिवाय त्यांच्या साहित्यावर आधारित नमुने हिंदी मालिका येत असून ही मालिका प्रसारित होणार आहे. सुबोध भावे इतर काही मराठी आणि हिंदी कलाकारांची म्हणून काम केलं आहे. या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. तरीही कलाकार म्हणून पु ल देशपांडेंची भूमिका साकारणे कोणासाठी आव्हानात्मक. पु ल देशपांडे साहित्य संगीत अभिनय महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मानाचं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु ल देशपांडे सर्व सामान्य मराठी माणसंच प्रेम आपुलकी बद्दलचा अभिमान झाड झाडाचे महत्व आपल्या जीवनात खूप आहे. झाडापासून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. झाडांबद्दल फारसे सांगितले जात नाही, कारण ते आपल्या जीवनात खूप मोठी भूमिका बजावतात. आपल्या जीवनात झाडांना खूप महत्त्व आहे. जर झाडे नसतील तर पृथ्वीवर कोणताही सजीव जिवंत राहणार नाही. जर झाडे नसतील तर आपण श्वास घेऊ शकणार नाही कारण झाडांपासून आपल्याला oxygen मिळतो आणि आपण जगतो झाडांपासून लाकूड मिळते. फळ मिळते, सावली मिळते पृथ्वीवरील तापमान नियंत्रित करण्यात झाडांचे मोठे योगदान आहे. कारण जेव्हा पृथ्वीवर उबदार हवेचे ताप मान वाढते तेव्हा झाडातून बाहेर पडणाऱ्या वाऱ्यामुळेच ती आणखी थंड होते त्यामुळे पृथ्वीचे तापमान नियंत्रित राहते जर झाडे नसतील तर आपल्या ला पृथ्वीवर दुष्काळ पडेल कारण झाडांमुळे पृथ्वीवर अधिकाअधिक पाऊस पडतो झाडे आपली पृथ्वी आणखी सुपीक बनवतात. आपल्याला पृथ्वीवर ज्याप्रकारे झाडे तोडली जात आहे त्याची भरपाई येणाऱ्या काळात मानवाला करावी लागणार आहे झाडे ही निसर्गाने दिलेली देणगी आहे. झाड हे खूप सुंदर असते. ज्याला पर्याय उपलब्ध नाही वृक्ष हा आपल्या आपला खूप चांगला मित्र आहे आपण लावलेल्या झाडाचा

इतर कामांसाठी वापरण्यासाठी आपल्याला झाडांपासून सर्व लाकूड मिळते झाडे पर्यावरणातून carbon dioxide घेतात आणि त्याबदल्यात oxygen देतात अनेक जीवजंतू झाडांवर आपले घर बनवतात झाडे नसतील तर या सर्व गोष्टींची आपण कल्पनाही करू शकत नाही, पण या नैसर्गिक साधन संपत्तीचा फायदा कसा घ्यायचा हे माणसालाही माहित आहे.